अनन्या मला सांगा जर आपण ऑनलाइन समजा आपल्याला जेवण घरी बनवता येत नाही. तर आपण जेवण ऑर्डर करतो.

मोबाईलचे फायदा झाला ना मोबाईलचा सर रेसिपि बुक आहे ना रेसिपी बुक कशासाठी आहे?

जर नाही येते आपल्याला खाना बनवणं तर रेसिपी बुक मध्ये बघून बनवू शकतो ना आपण त्यापेक्षा सोपं आहे आपण मोबाईल द्वारे त्या जे पाहिजे आपल्याला सॅन्डविच पिझा ते ऑर्डर करू शकतो ना. घर पोच येऊ शकते ते. सर रेसिपी बुक आहे घरी बनवलं घरचं फूड चांगलं असतं ना बाहेरपेक्षा तर आता समजा मला बारा एक वाजता भूक लागली, तेंव्हा अन घरी गॅस पण संपलेला आहे. तेंव्हा मी काय करणार? मोबाईल वरून ऑर्डर करणार आणि ते जे मला बोलवायचं आहे ते बोलावणारच नं आता सर पैसा पण किती लागते ना मग मनी मीन्स मनी, मनी पण लागते ना सर मनी इम्पॉर्टन्ट हाय पण आपली जी भूक लागली त्याच्यापेक्षा इम्पॉर्टन्ट नाहीये ना मनी.

जर जर मनी इम्पॉर्टन्ट असलं तर आपण मनी खाऊ शकतो का? सर घरी काही ना काही असणारच ना खायला. नाही नं आपल्याला

हां तर मग आपले दोन हात पाय आहेत

कायम चालत जायचं हॉटेल वरून खाऊन यायचं. बरोबर आहे पाय आहे पण घरी कुणीही नसतांना

त्यामुळे घर असं सोडून आपण जाऊ शकत नाही ना आपल्याला ऑनलाईन ऑर्डर करूनच जबाबदारी आहे ते करून मग जायचं

बट त्याच्यासाठी पैसा पण लागतो आपण पैसा कमवतो कशासाठी? अनहायजिनिक फूड हेल्थ हेल्थ वर बॅड इफ्फेक्ट पडतो.

बाहेरची फूडची क्वालिटी चांगली नसते त्याच्यामुळे हेल्थ वर बॅड एफ्फेक्ट पडतो त्याच्यापेक्षा डबल मनी दवाखान्यात जातो. मला मॅम एक सांगा तुम्ही पैसे कशासाठी कमवता

मला एक सांगा तुम्ही पैसे कशासाठी कमवता? असं थोडी आहे की बाहेरच खाणार पैसे कमवत आहे तर.

हेल्थी फूड चांगलं चांगलं असतं घरचं पण खाण्यासाठी पण आपल्याजवळ पैसे असायला पाहिजे नं

तुम्ही एक काम करा मॅम बाहेर जा बाजारात, आणि कोणाला फ्री मागून बघा जो तुम्हाला देतो का नाही. याच्यासाठी पैसा कमवावा लागतो. पैसा कशासाठी कमवतो आपण? की आपल्याला दोन टाईमच

वैशाली म्यूट अनम्यूट होतंय तुझं हां आता बोलायला लाग हां ठीक आहे बोलायला सुरुवात कर.

तर मॅ मी म्हणत होतो तुम्ही जर आता बाजारात गेल्या तेंव्हा तुम्ही जे बाजारामध्ये लोकं आहेत त्यांना फ्रीमध्ये मागून बघा ते देतात का नाही. का आपल्याला त्यासाठी पैसाच लागतो आणि पैसा कमवतो कशासाठी आपण की आपल्याला ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, त्या आपल्याला भागवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी आपण पैसा कमवतो. हां तो मूलभूत गरज भागवल्या गेल्या पाहिजेत बरोबर आहे तुमचं बोलणं पण घरचं फूड हेल्थी असते ना मग बाहेर का बरं पैसे इन्व्हेस्ट करायचे? पण हेल्थी फूड बी विकत घेण्यासाठी पैसाच लागतो नं

घरी जाऊन नाही करू शकत आपल्याला ऑनलाईन बुकिंगचं करावे लागते समजा टेक्सी आहे. आपल्याला मुंबईमध्ये टेक्सी बुक करायची आहे तर आपण घर बसल्या मोबाईलद्वारे टेक्सी बुक करू शकतो.

जॅम पंचायत झालेली आहे तेंव्हापासून तर मग घरीच हेल्थी फूड खातो ना कुणी थोडी बाहेर जात नाही ना रेस्टोरंट वगैरेमध्ये आता तर खूप कमी झालेलं आहे. आता मुंबईसारख्या शहरात लोकं लॉकडाऊनमध्ये काय झालं होतं? लॉकडाऊनमध्ये थोडी नं असं चालू सर्वे रेस्टोरंट जात होते तेंव्हा थोडी नं पैसा एवढा लागत होता. सगळे घरीची खात होते ना हेल्थी फूड.

हो ना मोबाईल ऑर्डर चालूच होतं ना मोबाईलच्या माध्यमातून ऑर्डर आपणास किराणा पाहिजे किराणा पण आपण मोबाईलच्या द्वारेच ऑर्डर केला.

किराणा म्हणा भाजीपाला म्हणा सर्व काही गोष्टी मोबाईल द्वारेच ऑर्डर करण्यात आलेल्या आहेत लॉकडाऊनमध्ये. हां पोलीस ते दंडे मारत होते त्यांना कुणाला बाहेर निघायची परमिशन नव्हती मग कसं काय?

घरचं जेवण कसं हे ताजं असतं गरम गरम वरून आणि कधीही असो रात्रीचं जेवण सकाळचं पदार्थ एकदम म्हणजे हेल्थी असते अन बाहेरचं फूड चांगलं नसते ऑईली असते.

आता एकटा माणूस असतो त्याला काही येत नाही मग तो करेल तर काय करेल? हेल्थी तो बनवू शकत नाही घरी तो बनवू शकत नाही.

आणि त्याच्याकडे एकच ऑपशन उरतो की तो ऑर्डर करून

ऑर्डर करून जे ऑर्डर करायचे असेल ते करेल आणि

आता बाहेरचे पदार्थ तुम्ही डोळ्याने बघितलेलं बघितले का ते कसे बनवतात कसे नाही ऑईली ते ऑइल कसं असते कसं नाही.

ते जेवण जे बनवतात ते तेंव्हा तुम्ही बघता का? तेंव्हा तुम्ही तिथे राहता का? घरचं फूड कसं हेल्थी असते आपण स्वतः बनवतो नं. आपण म्हणतो हेल्थी फूड पण ते हेल्थी फूड आहे आपण पाहतो का ते हेल्थी फूड आहे म्हणून?

आपण ते हेल्थी फूडवर जे रासायनिक फवारणी केली जाते, ते मार्केटमधून दुकानदारापर्यंत येते तेंव्हा त्याच्यावर पाणी जे इंजेक्शन वगैरे असते ते तो माल ते रेस्टोरंटमध्ये पण तेच फूड येते नं

हां वैशाली तू म्यूट होतीस आता बरोबर आहे आता बोलायला घे.

आता आपण जे हेल्थी फूड

हां आरामात बोला भांडू नका एकमेकांशी.

आवाज येत नाही इथे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे सर म्हणून त्यामुळे थोडं मोठं मोठ्याने बोलावं लागतंय.

त्याच्यावर बी रासायनिक फवारणी केली जाते हे आपल्याला माहित आहे. पहिल्या काळात जे अ हेल्थी फूड भेटायचे ते आता भेटते का? नाही. तरीपण तेच फूड हेल्थी ना सध्या हेल्थी फूड हे हे बी रासायनिक रासायनिक तर्हे बनवलेले आहे. ऑर्गेनिक फूड घरी बनवू शकतो ना जे असते ना आणि जे हॉटेल मध्ये तुम्ही रेस्टोरंटमध्ये ते पण फूड तिथूनच येते ना. ते दोन्ही केलं तर ते एकाच याच्यात येते मॅम. आपण ती हॉटेलमध्ये ही बघत नाही ते कसं बनतं आणि इकडे जे पिकवतात कसं पिकवतात हे आपल्याला माहित सुद्धा नसते की कसं पिकवलेलं आहे.

की आता फळभाजी आहेत ते इंजेक्शन टोचून मोठे केलेले असतात.

युज हे आपण बघितलेलं आहे. इंस्टाग्राम वर तर मग हे तर खरं आहे ना?

हेल्थी ते घरी बनवून म्हणजे घरी, घरी बनवलेलं हेल्थी कसे असत ऑइल वगैरा काहीपण आपण आपल्या डोळ्यासमोरून म्हणतो पाणी वगैरे चांगलं युज करतो, हाथ वगैरे हँडवॉश करून बनवतो. आपण जर एखाद्या चांगल्या हॉटेल मधून ऑर्डर केली तर आपल्याला फूड चांगलंच भेटणार आहे.

रेस्टोरेंट पण थोडी असे करतात ते हँडवॉश नाही करत काही नाही की ऑइल एकच ऑइल दहा

नाही नाही या तुमच्या गैरसमज आहे आपण जर चांगल्या हॉटेल मधून ऑर्डर केली

तर आपल्याला हेल्थीचं जेवण भेटणार आहे. हे तुम्ही पण नाही सांगू शकाल आणि मी पण नाही सांगू शकत आणि तुम्ही म्हणता हेल्थी फूड जे पिकवतात ते बी त्याच्यावर काही न काही रासायनिक प्रक्रिया होईलच असती.

घरचं फूडचं हेल्थी असते सर एखांद्यावेळेस बायचान्स नाही जमलं घरी करणं तर रेस्टोरेंट मध्ये जाऊ शकतो पण जास्तीत जास्त घरचं फूड हेल्थी असते. हो पण जर नाही जमलं तर मग मोबाईल द्वारेच आपल्याला ऑर्डर टाकायला लागेल नं

मोबाईल एक असं माध्यम आहे, की आपण कोणताही सण असो आपण दुसऱ्यांना भेटू नाही शकत पण एक मेसेज एसएमएस द्वारे त्याला शुभेच्छा पाठवू शकतो. पण ते जास्त युज करणं शरीरासाठी हानिकारक आहे ना फोन पण मोबाईलमुळे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण करणं असंभव असतात पण त्या मोबाईलद्वारे हा पाच ते दहा सेकंदामध्ये होऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये खूप फोनमुळे रिपलेशनशिपमध्ये खूप दुराव म्हणजे खूप दुरावा झालेला आहे. म्हणजे खूप दूर दूर झालेले आहेत लोकं फोनमुळं. जास्त पाहिल्यासारखे भेटत नाही ये घरात, घरी नाही येत आहे. कुणी समोर समोर बसत नाही बोलत नाही जास्त जास्त फोन मध्ये बीजी असतात. मॅम मी काय म्हणतो जर आपण आपला एक मित्र मुंबईला राहतो त्याला आपल्याला आपण त्याला भेटीला तर नाही जाऊ शकत ना एवढ्या दूर.

ते बी येऊ नाही शकत. पण आपण त्याला विडिओ कॉल करू शकतो व्हिडीओ कॉल त्याला आमने सामने पाहू शकतो. सर आपल्याला त्याची आतुरता असते ना ते येणार आपल्याला समोरासमोर भेटणार, आपण मस्ती करणार, आपण फिरायला जाणार आपण इकडे जाणार तिकडे जाणार. ते फोने वर नाही होऊ शकते ना ते व्हिडीओ कॉलवर होऊ शकते का नाही होऊ शकत ना

नाही होऊ शकत पण आपण त्याला भेटायला जेंव्हा जाऊ तेंव्हा जाऊ

त्याचा उपाय म्हणून जो मोबाईल आपण मोबाईल द्वारे व्हिडीओ कॉल करतो तो एक उपाय. भाऊबिजला भाऊ घरी येतो. रक्षाबंधनाला भाऊ घरी येतो ते काय आपण फोनवर बंधू शकतो का राखी वगैरे नाही नं घरी आला भाऊ तेंव्हाच ना बांधणार ते फीलिंग्स ते फोनवरची फिलिंग्ज खूप वेगळी असते ना सर.

प्रत्येक गोष्टीसाठी फोन थोडी युज होतो.

पण जर आपल्याला एखादया समजा एखांदी वस्तू आहे आपल्याला

पण आपण त्याच्याबद्दल माहिती आपण मोबाईलद्वारेच मिळवू शकतो ना. हां सर बरोबर आहे यातच मेरेट करायची तर का आपण लग्न त्याच्यावरच करणार का फोनवरच करणार का? सर्वे गोष्टी फोनवर नाही होत असतात ना सर पर्सनली पण काही भेटून करावे लागते.

त्याद्वारे तो व्हिडीओ कॉलद्वारे तो राखी बंधनात जी ही असते समजा आपण राखीबंधन करतो आपण रक्षाबंधन.

कारण त्याच्याजवळ पर्याय नाही दुसरा कारण असं नाही सर आजूबाजू कोणी असते सिस्टर त्यांना सिस्टर बनवले असते तर त्यांना पण बंधू शकतो ना जरुरी थोडी आहे की फोनवरच बांधलं पाहिजे जे फिलिंग्ज

समोर समोर बांधण्यामध्ये येते ब्रदर सिस्टरची ते फोनवर नसते ना सर फिलिंग्ज मला एक सांगा आपण जर राखी बांधली नाही

आपण जर बांधली नाही तर ती बहीण नाही का? आपण तिचा भाऊ नाही का? आपण तिला बहीणच मानतो ना आपली बहीणच आहे ना ती. तर रक्षाबंधनाला आपण तिथे नसलो राखी नाही बांधली. तर ती आपली बहीण बहीणच राहणार ना. की बहीण म्हणणार आता मी तुझी मी तुझी बहीण नाही. असं नाहीये सर म्हणजे आता शेजारी असणार तर शेजारी जर कोणी असले तर तिला पण बहीण बनवू शकतो ना आपण.

राहिला बहिणीला भेटायचं सवाल तर आपण मिटिंग वगैरे संपली तर तेंव्हा पण जाऊ शकतो ना पर्सनली जाऊन भेटू शकतो.

आता आता समजा एक जोडपं आहे

मग ते काय एकमेकांना राखी बंधू शकत नाहीत का बंधू शकतात ना.

आपण तिथे जाऊन राखी बांधत नाहीत जे जवळचं फोनवर नाही भेटू शकत ना ते तर आपली बहीण झालीच नं नाते जपण्यासाठी फोनचा रिलेशन दूर ठेवावा लागतो सर

मग जाणार नाही एकच भाऊ आहे मला मी तर जाणार हां

जॉब वगैरे सोडून दररोज भेटायला जाचाला?

हां जाणार जाणार भावालाच इथे बोलवून घेणार

पैसे नाही आले तर तुम्ही जे म्हणता पौष्टिक पदार्थ

जे चांगलं म्हणजे व्हेजिटेबल असते कुठून आनचाल? पैसेच नसले तुमच्याकडे तर आनचाल कुठून? सर बँकमध्ये जोडलेले असतात ना सर पैसे असं थोडी जॉब सोडलं की पैसे पण सुटले. बँकमध्ये जोडलेले असतात पण ते काही वर्षांनंतर तर संपतील नं

घरी काही ना काही बिजनेस करू शकतो ना. सर भाऊ बहीण मिळून काही ना काही बिजनेस करू शकतो ना सर

तुम्ही सध्या इथे आहे तुमचा भाऊ दुसऱ्या गावाला राहतो तो दररोज येणं जाणं थोडी करणार आहे नं तो दूर राहतो पाचशे सहाशे किलोमीटर दूर राहतो.

मी तिकडे चालून जाणार नाहीतर त्याला इकडे बोलवून घेणार ना सर.

ते अड्जस्ट होऊ शकत नाही नं ते इथं तुम्ही तिथं. तो तिथं आणि तुम्ही इथं, मला सांगा कसे आपण काही नाही तर दिवसातून एकजरी फोन केला त आपल्याला असं वाटतंय की आपला भाऊ आपल्या जवळ आहे. पण तेच जर आपण काहीच कॉन्टॅक्ट केला नाही एक दीड महीन्यातुन, दोन महिन्यातून, तीन महिन्यातून एकदा गेलो

की आपला भाऊ आतातरी वाटत आहे आपण कॉल केला की आपला भाऊ आपल्या जवळ आहे म्हणून व्हिडीओ कॉल नुसार आपण बोलू शकतो आपल्या आपल्या मनात जे काही आहे ते त्याच्याशी शेअर करू शकतो. तो पण आपला आहे त्याच्या मनात जे आहे ते शेअर करू शकतो.

हां सर बरोबर आहे सर तुमचं बोलणं पण फोन मुले जे बॅड एफ्फेक्ट पडत आहे ते सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगलं नाहीये.

मॅम आता एक ऐकून घ्या समजा पुढे चालून तुमचं लग्न तर होणारच आहे

दररोज नाही येऊ शकत तुम्ही काहून की तुमच्या घरचे पाठवतील का? नाही

तर त्याच्यापुढे एक ऑप्शन आपल्या जवळ मोबाईल आहे. अन आपण मोबाइलचाच उपयोग

सर काही काही सासरे असतात ते फोनचा युज नाही करू देतात. मग तेंव्हा काय करायचं?

अंगणवाडीतल्या मुलाला जर विचारलं तू व्हिडीओ कॉल कर तर तो पण तुम्हाला व्हिडीओ कॉल करू शकतो. सर तेच ना लेकरांना जे शिकायला पाहिजे ते नाही शिकत येत भलतं काही शिकत आहे

लेकरांना जे टीचर आहेत ते आपल्या हातावर आहे आपण त्यांना काय शिकवतो. आपण जर तिथे बसून त्यांच्या जवळ ते

तो बदलणार नाही ना तो तेच बघेल आणि ते बघलं की त्याच्या

आपण जे शिकवणार ते तेच शिकणार ना. पण आजची जनरेशन अशी आहे की जे नाही शिकायला पाहिजे ते पण शिकून घेत आहे फोनमधून आताच्या मम्म्यां अश्या झाल्या बाळाला दुसरा मोबाईल देऊन देतात स्वतः दुसरा वापरतात. ते तर मग म्हणूनच बॅड इम्प्रेशन पडतंय ना लेकरांवर. लेकरांना आई

त्यांना जर सांगितलं त्या लहान बाळाला तू हेच बघ मी इथेच आहे

तो बदलणारच नाही ना ते आपल्यावर आहे आपण त्यांच्यावर कसं लक्ष देतो.

मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे सर. मोबाईल चांगला तर आहेच नं कोण नाही म्हणतं. जेवढा चांगला तेवढा वाईट पण आहे सर. आता तुम्हाला समजा तुमचा व्यवसाय आहे तुम्हला एका मिनिटात शंभर जणांना व्यवसाय बद्दल माहिती द्यायची आहे

एका मिनिटात तुम्ही शंभर लोकांना तर भेटू शकत नाही ना.

मोबाईल असा आहे की एका मिनिटात ईथुनची वस्तू मुंबई पुन्हा कुठे जरी पाठवायची असली

बरोबर आहे सर पण पेपर आहे पॉम्पलेट आहे

आहे ना पेपर आहे पॉम्पलेट आहे न्यूज आहे टीवी आहे.

न्यूज न्यूज पेपर म्हणतो ना आपण तर न्यूज पेपर आपल्या खामगावमध्ये वेगळं आहे. तर दुसऱ्या इकडे वेगळा असू शकतो ना मग. प्रत्येक यांच्यात आपल्याला न्यूज

पेपर वेगळं आहे पण न्यूज तर एकच असते ना सर

पैसा खर्च करावा लागेल. प्रत्येक न्यूज पेपर मध्ये जिथे तिथे जाऊन भेटावं लागेल. ते बातमी द्यावी लागेल पत्रकारांजवळ आणि मग तो छापेल.

एवढा म्हणजे आपण इथल्या दूर न जाता एक मॅसेज करून जर शंभर लोकांना त्याची माहिती देऊ शकतो.

मी सध्या बिजनेस नाही करत पण माझा जॉब चालू आहे.

हां झाले असतील ना पंधरा मिनिटाच्या वर